छोटी छोटी झाडं लावली ऐत बाजूबाजूनी.

त्याचा फोटो काढतोय ते पण एक गॉगल घालून आणि गळ्यात कोणते तरी लाल दोरा घातलाय अ मागे त्याना मागे खूप प्रकारचे पुस्तके वह्या अस काय तरी दिसतय जे की स्टेशनरी आपण वापरतो अ पाण्याच्या बॉटल्स पण दिसतायत त्याच्यामागे --

अ ते बुद्ध जे आहेत ते को मेडिटेशन मध्ये ध्यान करुन आणि दिसतातये. हे मंदिरच च जे डिझाईन आहे ते त्यांनी खूप सुंदर केलेले आहे.